हो हे पण लिहिण

परत अं राष्ट्रीय पक्षी वगैरे सर्व लिहिण

हा परत भरता साठी खूप सारे शूर वीरांनी आपले प्राण गमवले आहेत.

हो, ते पण लिहू शकतेस

व भरता मध्ये रामायण महाभारत आशे अं खूप काय काय झालेल आहेत.

आपला देश कधी स्वतत्र झाला, कोणी स्वतंत्र केला त्यांचा पण लिहायच.

ते तिरंगा हा भारताचा राष्ट्र ध्वज पण आहे हे पण लिव्ह शकते हो, तिरंगा चे रंग कोणते ते पण लिहायला लागेल ना त्याच्यात त्याच्यात कोणते colors येतात तीन color आहेत.

हा अशोक चक्र त्याचा वर किती अं कोणता color असतो अशोक चक्राळ ते पण लिहायला लागेल ना आणि अं झेंडा आपण कोणत्या दिवशी फड फडतो, ते पण थोडस लिहायच त्या बददल पण

कधी आपण स्वतंत्र झालो, त्या दिवशी आपण झेंडा फडकवतो ना हो आता दिवसं दिवस आपला भारत देश विकासित होतय पण थोडस विचार केला तर भ्रष्टाचार आणि गरिबी पण देशाचा विकासाचा आड येते असा नाही वाटत?

थोडे आहेत थोडे गरीब वगैरे लोकं, असं

हे पण मी लिहू शकते हा थोडस लिहायच ते पण थोडस एक दोन ओळी

तेच उद्योगांचा बाबतीत बगायला गेले तर उद्द्योग पतींनी भारत चा स्थान उंचा वरती पण नीहलेला आहे. हो त्यांनी उंचयावर नेहल्यात स्थान

भारतात अं अनेक प्रकारचे उद्योग निर्माण केले त्यांनी हो भरता मध्ये अं खूप सगळं प्रकारची भाज्या वगैरे अस उगतात हो शेतकरी उगवतात ते भाज्या वगैरे

भारत हा शेती प्रधांन पण देश आहे ना?

बरे बरे हे सर्व लिहिण मी आणि उदया म निबंध दाखविण याच्यावरती हो teacher ला दाखव हे सगळ वेवस्थित छान पेकी माझा देश

हम्म हे सर्व लिहिण असं वही मध्ये हो वही मध्ये लिह सगळं teacher ला दाखव आणि मग teacher बघ काय बोलतात कसा काय त्यांना आवडत ते हो हो दाखविण

हा स्वतःहून लिहल तर आवडतो त्यांना हम्म छान लिह तू जरा अजून ली काय काय त्याच्यात तुला काय काय येत ते पण लिही तू

बाकी कस आई कशी हाय?

काय करते आता बसली आहे का? जेवण हा जेवण करती आहे.

तेव्ड तरी लिहायलाच पाहिजे ना जरा

आता लिहते मी आणि म उदया दाखवते चल मग

लिहते आणि मग उदया दाखवते आता ठेवते

मग मी येईन एक दिवस तुझ्याकडे

चालेल चल म, आई ला सांग bye नमस्कार मी संकेत पटवर्धन आज विषय घेऊन आलो आहे शिक्षण पद्धती मानवाला आपल्या पूर्ण क्षमता वापरता येण्यासाठी समान आणि न्याय समाज विकसित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय विकासाला चालना देण्यासाठी शिक्षण हा पाया आहे भारताच्या सातत्यपूर्व प्रगतीसाठी आणि आर्थिक विकास सामाजिक न्याय आणि समानता शास शास्त्रीय प्र प्रगती राष्ट्रीय एकात्मता आणि संस्कृतीचे जतन या क्षेत्रांमध्ये वैश्विक पातळीवर नेतृत्व करण्यासाठी सर्वाना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे व्यक्ती समाज देश आणि जगाच्या हितासाठी आपल्या देशातील समृद्ध

सर्वात मोठी युवकांची लोकसंख्या भारतामध्ये असेल आणि त्या सर्वाना चांगल्या गुणवत्तेच्या शिक्षणाची संधी पुरवण्याचा आपल्या क्षमतेवर आपल्या देशाचे भवितव्य ठरेल भारताने दोन हजार पंधरा मध्ये स्विकारलेल्या शाश्वत विकासाच्या विकासाच्या दोन हजार तीस च्या कृती कार्यक्रमाचा उद्दिष्ट चार मध्ये जागतिक शिक्षण विकास कृती कार्यक्रम समाविष्ट असून हे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत सर्वांसाठी समावेशक आणि सामान गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी निरंतर अध्ययनाच्या शिक्षणाच्या संधीना प्रोत्साहन देणे यासाठी प्रयत्न करण्याविषयी आहे या उत्तुंग उद्दिष्टाकरता अध्ययनाला पाठिंबा देण्यासाठी आणि चालना देण्यासाठी संपूर्ण शिक्षण प्रणालीची नव्याने रचना करणे आवश्यक आहे म्हणजे शाश्वत विकास कृती कार्यक्रम दोन हजार तीसची सर्व महत्वाची लक्ष्ये आणि उद्दिष्ट्ये साध्य करता येतील ज्ञानाच्या बाबतीत जगामध्ये वेगाने बदल होत आहेत big data machine learning कृत्रिम बुद्दीमत्ता यासारख्या विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रांमधील वेगाने होत असलेल्या विकासामुळे जगभरातील अकुशल कामे आता माणसांऐवजी यंत्रे करू शक शक त्याचवेळी विशेषतः गणित संगणक विज्ञान आणि data विज्ञान ह्यातील कुशल कर्मचाऱ्यांना तसेच विज्ञान समाजशास्त्र आणि मानवशास्त्र ह्यांच्यातील बहुशाखीय क्षमता असलेल्या कुशल कर्मचाऱ्यांना वाढती मागणी असेल हवामान बदलाबरोबर वाढते प्रदूषण आणि कमी होणारे नैसर्गिक स्त्रोत या परिणामांमुळे जगाची जगाची ऊर्जेची मागणी भागवण्यासाठी आता वेगळा दृष्टिकोन अंगिकारावा लागेल

बहुशाखीय शिक्षणाची गरज अधोरेखित करतात भारतीय विकसित देश होण्याकडे वाटचाल करत असताना तसेच जगातील सर्वात मोठ्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होत असताना मानवशास्त्रे आणि कलेची मागणी वाढत आहे खरोखर रोजगाराची परिस्थिती आणि वैश्विक परिसंस्था वेगाने बदलत असताना मुलांनी केवळ शिक्षणाचे महत्व ठरणार नाही तर कसे शिकायचे हे शिकणे जास्त महत्वाचे ठरणार आहे त्यामुळे मजकूर कमी करून शिक्षण तार्किक विचार कसा करावा आणि समस्या कशा सोडवायच्या कल्पक आणि बहुशाखीय कसे व्हायचे नावीन्यपूर्णता कशी आणायची जुळवून कसे घ्यायचे आणि नवनवीन बदलणाऱ्या क्षेत्रातील नवीन सामग्री कशाप्रकारे आत्मसात करायची या दिशेला वळले पाहिजे शिक्षण अधिक अनुभवात्मक सर्वसमावेशक एकात्मिक जिज्ञासु संशोधनकेंद्रित लवचिक आणि अर्थातच आनंददायक होण्या होण्यासाठी अध्यापनशास्त्र उत्क्रांत होण्याची गरज आहे शिक्षणाऱ्यांचे सर्व पैलू आणि क्षमता विकसित होण्यासाठी आणि शिक्षण सर्व दिशांनी विकसित होण्या अं अह शिक्षण शिकणाऱ्यांसाठी अधिक समाधानकारक होण्यासाठी

शिक्षणामुळे चारित्र्य घडले पाहिजे आणि ज्यायोगे शिकणारे नीतिवान तर्कशुद्ध सहानुभूतीशील आणि सुसह्य बनतील आणि त्याचवेळी ते विध्यार्थी लाभदायी

समानता आणि एकात्मता आणणाऱ्या मोठ्या सुधारणा करून भरून काढणे अनिवार्य आहे दोन हजार चाळीस पर्यंत कोणत्याही शैक्षणिक व्यवस्थेपेक्षा दुय्यम नसलेली शिक्षण व्यवस्था असणे हे भारताचे ध्येय असले पाहिजे आणि या सर्वोच्च दर्जा असलेल्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमीचा विचार न करता सर्वांना प्रवेश असायला हवा राष्ट्रीय शिक्षण धोरण हे एकविसाव्या शतकातील पहिले शैक्षणिय धोरण आहे आणि या धोरणाचे ध्येय आपल्या देशातील वाढत्या विकासात्मक आवश्यकतांवर उपाययोजना करणे आहे या धोरणामध्ये शतकातील शिक्षणाच्या महत्वाकांक्षी उद्दिष्टांशी सुसंवव सुसंगत अशी नवीन प्रणाली तयार करण्यासाठी भारताच्या परंपरा आणि मूल्ये यांव यावर भर देऊन शैक्षणिक रचनेचे नियमन आणि व्यवस्थापन यांसह या रचनेच्या सर्व पैलूंमध्ये बदल आणि सुधारणा प्रस्थापित आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण विशेषतः प्रत्येक व्यक्तीच्या सृजन क्षमतेच्या विकासावर जास्त भर देते शिक्षणाने केवळ आकलन क्षमता विकसित केल्या पाहिजेत असे नाही तर साक्षरता आणि सं संख्याज्ञान

प्राचीन आणि सनातन भारतीय ज्ञान आणि विचारांची समृद्ध परंपरा लक्षात घेऊन हे धोरण तयार करण्यात आले आहे भारतीय विचार आणि तत्वज्ञानात ज्ञान प्रज्ञा आणि सत्याचा शोध हि नेहमीच महत्वाची सर्वोच्च उद्दिष्ट्ये मानली जातात प्राचीन भारतात शिक्षणाचे लक्ष्य या सां सांसारिक जीवनाची तयारी किंवा शाळेनंतरच्या जीवनाची तयारी म्हणून ज्ञान मिळवणे एवढेच न्हवते तर पूर्ण आत्मज्ञान किंवा मोक्ष होते प्राचीन भारतातील तक्षशिला नालंदा विक्रमशिला वल्लभी अशा जागतिक दर्जाच्या संस्थांनी बहुशाखीय शिक्षण आणि संशोधनाची उच्च मानके तयार केली होती आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले आणि वेगवेगळ्या देशातील विद्वान आणि विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत भारतीय शिक्षण व्यवस्थेने चरक सुश्रुत आर्यभट्ट व मीर भास्कराचार्य ब्रम्हगुप्त तर चाणक्य चक्रपाणी माधव पाणिनी अशे अनेक विद्वान निर्माण केले यांनी गणित खगोलशास्त्र धातुशास्त्र वैदकशास्त्र आणि श शल्यचिकित्सा स्थापत्यअभियांत्रिकी स्थापत्यविद्या जहाजबांधणी आणि नौकानयन योगललितकला बुद्दीबळ आणि इतर अनेक क्षेत्रातील जागतिक ज्ञानात मोलाची भर घातली

नवीन शिक्षण धोरणाने शिक्षणाला सर्व पातळ्यांवर आपल्या समाजातील सर्वात आदरणीय आणि आवश्यक सदस्य म्हणून पुनःस्थापित करण्याची मदत करणे आवश्यक आहे कारण तो खरोखर आपल्या नागरिकांचा पुढील पिढीचा आधा आकार देतो शिक्षकांचं सक्षम असणं करण्यासाठी आणि त्यांनी आपले काम शक्य तितक्या प्रभावितपणे करावे म्ह्णून या धोरणाने शक्य त्या गोष्टी केल्या पाहिजेत तसेच सर्वोत्तम आणि बुद्धिमान व्यक्तींना सर्व पातळीवर शिक्षकी पेशात सामावून घेण्यासाठी नवीन शिक्षण धोरणाने मदत केली पाहिजे त्यासाठी त्याची उपजीविका आदर सन्मान आणि स्वायत्तता या गोष्टी सुनिश्चित केल्या पाहिजेत तसेच शिक्षण व्यवस्थेमध्ये गुणवत्ता नियंत्रणाच्या मूलभूत पद्धती आणि दायित्व या गोष्टी स्थापन केल्या पाहिजेत नवीन शिक्षण धोरणाने सर्व विद्यार्त्याना ते कुठेही राहत असले

आणि याद्वारे सामा समाजात समानता सर्व समावेशकता आणि सामाजिक आर्थिक गतिशीला साध्य करता येते वरील गटातील विद्यार्त्याना काही अडथळे असले तरी शिक्षण व्यवस्थेत प्रवेश घेण्यासाठी आणि त्यात त्यांना उत्कृष्ट कामगिरी करता येण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत भारताच्या समृद्ध विविधतेचा आणि संस्कृतीचा मान ठेवत आणि त्यावेळेची देशाच्या स्थानिक आणि वै वैश्विक संदर्भातील दर्जा लक्षात घेऊन या सगळ्या गोष्टींचा धोरणात समावेश केला पाहिजे भारतातील युवकांना भारत देशाविषयी आणि इथल्या विविध सामाजिक सांस्कृतिक आणि तांत्रिक गरजांबरोबरच येथील अव्दितीय कला भाषा आणि ज्ञानाच्या परंपरा विषयी राष्टीय अभिमान आत्मविश्वास आत्मज्ञान परस्पर सहयोग व एकतेसाठी आणि भारताने सतत विकासाच्या पायऱ्या चढण्यासाठी ज्ञान देण ज्ञान देणे अतिशय आवश्यक आहे आधीची धोरणे शिक्षणाची जुन्या धोरणाच्या अंमलबजावणी मुख्यतः प्रवेश आणि समांतर यावर भर दिला होता राष्ट्रीय शिक्षण धोरण कृती कार्यक्रम सुधारण्यात आला आदीच्या धोरणातील पुह पूर्ण न झालेले काम या धोरणाद्वारे पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला आहे याद्वारे सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करण्यासाठी कायदेशीर तदा आधार उपलब्ध करण्यात आले आहे या शिक्षण व्यवस्थेचा हेतू तार्किक विकार विचार आणि कृती करण्यासाठी सक्षम असलेल्या आणि करुणासहानुभूती धैर्य आणि चिकाटी विज्ञानाधिष्टीत कल वर रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक बांधिलकी आणि मूल्ये असलेल्या चांगल्या व्यक्ती विकसित करणे असा आहे याचा उद्देश आपल्या घटनेद्वारे परिकल्पित न्यायस सर्वसमावेशक आणि बहुलतावादी समाजाच्या निर्मितीत सहभाग घेणारे कार्यक्षम आणि चांगल्या प्रकारे योगदान देणारे नागरिक तयार करणे असा आहे ज्या संस्थेत प्रत्येक विद्यार्त्याला आपल्याला इथे आपुलकीने वागवले आपले स्वागत केले जाते असे वाटते आणि त्याची जिथे काळजी वाहिली जाते जिथे एक सुरक्षित आणि प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण असते

सर्वसाधारणपणे शिक्षणव्यवस्था आणि त्याचबरोबर स्वतंत्र संस्था ह्या दोन्हींना मार्गदर्शन करणाऱ्या मूलभूत सिद्धांत असे आहेत प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण क्षमता शोधणे ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासास अभ्यासासोबत दोन्ही क्षेत्रांमध्ये चालना देणे

व्यावसायिक आणि शैक्षणिक प्रवाह ह्यांच्यामध्ये कोणतेही स्पष्ट विभाजन नसले पाहिजे म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रांमधील हानिकारक उच्च निचता आणि त्यांच्यात पडलेले अंतर दूर होईल सगळ्या ज्ञानाची एकता आणि अखंडता सुनिश्चित करून एका बहुआयामी जगासाठी विज्ञान समाग समाजशास्त्र कला मानवशास्त्र आणि खेळ यांच्यामध्ये बहुशाखीय आणि समग्र शिक्षणाचा विकास घोकंपट्टी ऐवजी किंवा परीक्षेसाठी शिकण्याऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर तर्कशुद्ध निर्णय घेण्यासाठी आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी कल्पकता आणि तार्किक विचार

वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य जबाबदारी बहुलतावाद समता आणि न्याय अध्यापनात आणि अध्ययनात बहू भविष्यकत्व आणि भाषाशक्ती याना प्रोत्साहन संवाद सहकार्य सामूहिक कार्य आणि लवचिकता अशी जीवनमूल्ये वर्ष्याच्या शेवटी परीक्षेला केंद्रस्थानी ठेऊन होणाऱ्या मूल्यांकनामुळे सध्याच्या coaching संस्कृतीला महत्व आले आहे त्याऐवजी शिक्षणासाठी सातत्यपूर्ण मुलकांवर भर अध्यापनात आणि अध्ययनात तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर भाषेचे अडथळे काढून टाकणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ बनवण्यासाठी शैक्षणिक नियोजन आणि व्यवस्थापन शिक्षणासमोर समवर्ती विषय आहे हे लक्षात घेऊन सर्व अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि धोरण ह्यात वीस वीस विश्वविध्यतेबद्दल आणि सां स्थानिक संदर्भांबद्दल आदर शिक्षण व्यवस्थेत सर्व विध्यार्थ्यांना प्रगती करता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सर्व शैक्षणिक निर्णयांमध्ये पूर्ण समानता आणि सर्व समावेशक हि पायाभूत गोष्ट सशक्त जिवंत सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत लक्षणीय गुंतवणूक तसेच देणगीदार खासगी व सामुदायिक संस्थांच्या भागीदारीला प्रोत्साहन आणि सुविधा या धोरणाची दूरदृष्टी ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी इप्सित भारतीय मूल्यांपासून विकसित केलेली सर्वांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण उपलब्ध करून देऊन त्याद्वारे भारताला एक जागतिक ज्ञान महासत्ता बनवून

धोरणात असे संकल्पित आहे कि आपल्या शिक्षण संस्थांचा अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धत विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत कर्तव्ये आणि घटनात्मक मूल्यांविषयी तीव्र आदर स्वतःच्या देशाशी दृढ नाते आणि बदलत्या जगातील स्वतःच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांविषयी जाणीवपूर्वक जागरूकता निर्माण करणारे असायला हवेत ह्या धोरणाची दूरदृष्टी अशी आहे कि भारतीय असल्याचा सखोल अभिमान विध्यार्थ्यांच्या केवळ विचारांमध्येच न्हवे तर त्यांच्या व्यवहारात बुद्धिम बुद्धीमध्ये आणि कृतीमध्येही रुजवणे तसेच मानवीहक्क शाश्वत विकास आणि जीवनमान यांच्याशी जबाबदारीपूर्ण बांधिलकीचे समर्थन करणारे ज्ञान कौशल्ये

शालेय शिक्षणाचा सध्याचा दहा अधिक दोन संरचनेत प्रातिनिधिक कृती मध्ये दाखवल्याप्रमाणे आधी पुढे प्रकरण चार मध्ये तप शिलावार वर्णन केल्यानुसार बदल करून वयोगटाला सामाविष्ट करणारी अशी नवीन अध्यापन शास्त्राची आणि अभ्यासक्रमाची पुनःरचना करणे हा धोरणाचा उद्देश आहे लहान मुलांच्या मेंदूचा एकंदर विकासापैकी पंच्याऐंशी टक्केहुन अधिक विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो यावरून मेंदूचा निकोप विकास आणि वाढ सुनिश्चित करण्यासाठी सुरवातीच्या काही वर्षात मेंदूची योग्य काळजी घेतली जाण्याचे आणि उत्तेजनाचे निर्णायक महत्व लक्षात येते सध्या कोट्यावधी लहान मुलांना विशेषतः सामाजिक आर्थिकदृष्ट्या वंचित पार्श्वभूमी असलेल्या मुलांना दर्जेदार उपलब्ध शिक्षण मिळत नाही मध्ये बाहीव गुंतवणुकीमुळे सर्व लहान मुलांना ते उपलब्द उपलब्ध करून देणे शक्य आहे त्यामुळे हि मुले आयुष्यभर शैक्षणिक व्यवस्थेत सहभाग घेण्यास आणि उत्कर्ष साधण्यास सक्षम बनतील अशा रीतीने गुणवत्तापुर्ण बाल्यावस्था पुर्णविकास संगोपन आणि शिक्षणाची सार्वत्रिक तरतूद शक्य तितक्या लवकर आणि दोन हजार तीसच्या आत होणे आवश्यक आहे म्हणजे इयत्ता एक मध्ये प्रवेश करणारे सर्व विद्यार्थी शालेय शिक्षणासाठी सज्ज झालेले असतील प्राधान्याने लवचिक बहुपैलू बहुस्तरीय खेळांवर आधारित कृतीआधारित आणि जिज्ञासा आधारित शिक्षणाचा समावेश असतो त्यामध्ये अक्षरे भाषा संख्या मोजणे रंग आकार घरातील आणि मैदानी खेळ

चांगली वर्तवणूक सौजन्य नैतिकता वयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता सांघिक कार्य आणि सहकार्य याचा विकास करण्यावर देखील लक्ष केंद्रित केले आहे पुढे करणे असे आहे शारीरिक विकास कृतिकौशल्याचा विकास आकलन विकास साक्षरता आणि संख्याज्ञानाचा विकास विकास करणे आदिवासी बहुल भागातील आश्रम शाळांमध्ये आणि टप्याटप्याने पर्यायी शिक्षणाच्या सर्व स्वरूपांमध्ये देखील ह्या नवीन धोरणाची सुरुवात केली जाई आश्रम शाळांमध्ये आणि पर्यायी शिक्षण व्यवस्थेमध्ये धोरणाची एकाम्त एकात्मीकरण अंमलबजावणीवर प्रक्रिया तपशीलवार नमूद करण्याप्रमाणे असेल सर्व मुलांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान ध्याय करणे हे त्यामुळे एक तातडीचे राष्ट्रीय अभियान बनेल त्यामध्ये अनेक आघाड्यांवर आणि इयत्ता तीन पर्यंत प्रत्येक विध्यार्थी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान प्राप्त करेल यासह अल्पावधीत साध्य करावयाचे स्पष्ट उद्दिष्ट असेलेल्या तातडीच्या उपाययोजना राबवल्या जातील प्रा आपण जाणून घेतलं शैक्षणिक धोरणाबद्दल धन्यवाद